हे एक शाम सुपर मार्केट आहे. या सुपर मार्केट मध्ये सुपर मार्केट मध्ये ठेवलेल्या सर्व वस्तु दिसतात बाहेर एक मनुष्य पायी चाललेला आहे त्याच्या आजूबाजूला दोन गाड्या दिसतात. शेजारी लाकडच ओंके ठेवलेलं दिसत आहे.

हा एक बस डेपो आहे या बस डेपो मधे सहा ते सात बसेस दिसत आहेत.

या चित्रा मध्ये एक फेडरल बँक दिसत आहे बँक ग्राऊंड फ्लोर ला असून या इमारती मध्ये वरती विविध प्रकारचे ऑफिसेस दिसत आहे.